आणि जी साइज ती साइज म्हणजे--

बाजूला झाडी य एक शॉप पण आहे तिथे.

त्या नदीत नाव वगेरे काहीतरी असं --

काही गाड्या उभ्या आहे मोटर सायकल --